जिथे लब चर्च जो जे की ख्रिश्चन लोकांचे जिथे लग्न होतात.

समोरचा जो फोटो ये तो एका--

कारण आजूबाजूला स्टेज सारख बनवन्यात आलेल आहे खूप सारी--

का केन्याच्या वस्तु वैगेरे घर उपयोगी वस्तु ठेवण्यात आलेल्या दिसतेए.

नागपूर शहरातला त्याचा हा फोटो आहे.

हा एका किल्ल्याचा फोटो काढण्यात आलेला आहे.

एका टुरिस्ट पॉइंट चा फोटो काढण्यात आलेला आहे खूपच छान अस हे दिसतंय आपल्याला.

ह्या एका जीम चा फोटो काढण्यात आलेला आहे.

चित्र नसून तो एक फोटोय तो धरणाचा अय--

समोर चा जो फोटो आहे तो एका स्टेशनरीचा आहे कारण त्याच्यात फुलांचे फळांचे चार्ट्स लावलेले आहेत खाली पुस्तकं पण आहेत वाचण्यासाठी--

एका ने पिंक शर्ट घातलेला आहे एकाने व्हाइट शर्ट घातलेला आहे.

समोर चा जो फोटो आहे तो सुपेरिंग टेलर्स--

गार्डन च चित्र दिसतंय आपल्याला त्याच्यात एका डोअर चा पण फोटो काढण्यात आलेला आहे.

असं पण लिहिण्यात आलेल आहे एकीकडे बेबी बॉय आणि बेबी गर्ल च चित्र ठेवण्यात--

दोन दोन माणसं गाडी वर बसलेली दिसताएत रिक्षा मध्ये पण भरपूर जण बसलेली आपल्याला दिसतायेत.

खुपचं छान असा हा फोटो आहे.